प्रोजेक्टर आहे प्रोजेक्टर भिंती वर चालू आहे एक झाडाची कुंडी आहे कुंडीत झाड आहे एक लॅपटॉप आहे आजूबाजूला खुर्ची वर चार माणस बसलेली आहे समोर एक माणूस उभा आ--

जस की मी बघू शकते निळ्या कलर ची एक व्हीलचेअर आहे व्हीलचेअर वर एक माणूस बसलाय त्यांनी निळ्या कलर चे कपडे घातले आहे तेच्या खांद्या--

पिवळ्या कलर च रुमाल आहे समोर एक मोठी रॅक आहे रॅक वर बरेच अशे समान दिसत आहे व वरती काही फोटोस आहे समोर मोठा असा आरसा आहे.

जस की मी बघू शकते नदी आहे नदी पाणी आहे नदीच्या आजूबाजूला किनाऱ्यवर लहान मोठे हिरवे झाड दिसत आहेत.

जस की मी बघू शकते कपड्यांचे दुकान आहे दुकानमध्ये मोठ मोठे रॅक आहे रॅक च्या प्रतेक खात्यात--

स्कर्ट टांगलेले दिसत आहे तसेच काही दोन स्टूल दिसत आहे टेबल वरही बरेच काही कपडे ठेवलेले आहे.

जस की मी बघू शकते शाळेच्या पॅसेज मध्ये काही--

खाली बसून कागद काम करताना दिसत आहे त्यांच हात कागद--

लाल कलरच्या खुर्च्या आहे एक दरवाजा दिसत आहे समोर एक मोठा बेड आहे बेड वर--

जस की मी बघू शकते टॅक्टर आहे टॅक्टर चालवताना एक माणूस दिसत आहे टॅक्टर चालवताना टॅक्टरच्या ट्रालीमध्ये--

टब मध्ये लाल कलर चे फुलं दिसत आहे समोर बऱ्याच अश्या माळा टांगलेल्या आहे माळांमध्ये पिवळे केशरी--

जस की मी बघू शकते मोठे असे मैदान आहे मैदानात समोर च मोठा एक स्टेज आहे स्टेज समोरून एक रस्ता जाताना दिसत आहे रस्त्याच्या दोघ बाजूला--

एका मागे एक अश्या खुर्च्या रचलेल्या आहे काही खुर्च्या लाल कलर च्या तर काही खुर्च्या चॉकलेटी कलर च्या आहे मैदानाच्या दोन्ही बाजूला घर केंव्हा झाडं दिसत आहे.

ते हिरवे फुगे लावलेले आहे समोर एक फॅन व लाइट दिसत आहे लाइट चालू आहे बेंचीस वर काही लहान मुल बसलेली दिसत आहेत.

हॉलला एक खिडकी आहे खिडकीला एक पडदा आहे.

बिल्डिंग तीन ते चार मजली आहे बिल्डिंग ला पिवळा कलर दिलेला आहे बिल्डिंग ला बऱ्याच अश्या खिडक्या आहे बिल्डिंग च्या मागे--

जस की मी बघू शकते रास्ता आहे रस्त्याच्या पलीकडे--

दोन ते तीन पायऱ्या आहे व एक सायकल लावलेले आहे बाहेर एक पोस्टर आहे एक विजेचा खांब आहे.

लहान मोठे हिरवे झाड आहे एक लाइट चे खांब दिसत आहे समोर एक मुलगा जाताना दिसत आहे त्यांनी निळ्या कलर चे--

जस की मी बघू शकते रस्ता आहे रस्त्या वर एक मोठी पांढऱ्या कलरची ट्रक आहे रस्त्याच्या बाजूला उड्डाण पूल दिसत आहे उड्डाण पुलावर --

पाठीवर लाल कलर ची बॅग आहे समोर मोठे हिरवे झाड आहे.

जस की मी बघू शकते समोर एका बिल्डिंग चे बांधकाम चालू आहे.

जस की मी बघू शकते मंडपच्या समोरील बाजू आहे ही समोर--

बरेच अश्या वेगवेगळ्या फुलांनी व पानांनी सजवलेले दिसत आहे व लायटिंग लावलेले आहे. खाली जमिनी वर चार मोठे लाईट्स ठेवलेले आहे.

बँक ए.टी.एम. असे लिहिलेले आहे गालाचे काचेचे दार आहे गाळयामध्ये एक ए.टी.एम. मशीन दिसत आहे तसेच.

जस की मी बघू शकते कपड्यांचे दुकान आहे दुकानात बरेच अश्या रॅक आहे रॅक च्या स्टँड वर--

जस की मी बघू शकते एका खुर्ची वर एक माणूस बसलेला आहे त्याने पांढऱ्या कलर चे कापड अंतरलेले आहे तेच्या शेजारी एक माणूस उभा आहे त्यानी निळ्या कलर चे कपडे घातलेले आहे मोठा आ--

टेबल आहे टेबल वर बरेच अशे सामान आहे समोर मोठा आरसा आहे आरसा समोर ही एक छोटी रॅक दिसत आहे भिंती वर एक--

टी.व्ही. आहे दोन मुल उभी दिसत आहे.

झाड आहे एक इलेक्ट्रिक खांब दिसत आहे खांबा जवळ काही गाड्या उभ्या आहे गाडी जवळ एक माणूस उभा आहे.

पूलाच्या पलीकडे स्टूल वर दोन माणस बसलेले दिसत आहे.

टेबल जवळ बसण्यासाठी बेंचेस ठेवण्यात आलेले आहेत समोर पाण्याच्या बाटल्या ठेवण्यात आलेल्या आहे.

स्कर्टचा घागरा घातलेला दिसत आहे पायात पांढऱ्या कलरचे शूज आहे तिच्या मागे मोठा निळा कलरचा पोस्टर आहे.

केलेला आहे गेट च्या आजूबाजूला पांढरे निळे लाल हिरवे फुगे चिटकवलेले दिसत आहे.

छत आहे घराजवळ ही बऱ्याच अश्या पायऱ्या आहे समोर एक गॅस सिलिंडर आहे एक लोखनडी मोठा खांब आहे आजूबाजूला झाड आहेत.

समोर एक काळा कलर चा एक मोठा टेबल आहे टेबल जवळ दरवाजा आहे बसण्यासाठी लाकडी बेंचीस ठेवलेले आहे.

बरीच अशी गर्दी दिसत आहे गर्दीमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे महिलांनी डोक्यावर पदर घेतलेला आहे तसेच काही महिला खाली बसलेल्या आहे व हात जोडताना दिसत आहे लहान मुलंही दिसत आहे.

व एक मुलगी खाली बसलेले आहेत तिने हातात ग्लोवज घातलेले आहेत दोघींनी डोक्यात हेलमेट घातलेले आहे त्यांच जवळ एक जाळी आहे.

जस की मी बघू शकते शाळेच्या बाहेरील पॅसेज आहे पॅसेज मध्ये चौकोनी आकाराचे खांब आहे त्याला गुलाबी रंग दिलेला आहे तसेच पॅसेज ला चार पायऱ्या आहेत पॅ--